गंगाधरराव नेवळकर यांच्या मृत्यूचा फायदा घेण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्व प्रयत्न केले. त्यांना झाशी राष्ट्र ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये विलीन करायचे होते. ब्रिटिश सरकारने जाशी राज्याच्या संबंध तोडण्यासाठी सर्व प्रयत्न केले अगदी दुखी ब्रिटिश शासकांनीही महाराणी लक्ष्मीबाई यांच्या दत्तक मुलगा दामोदर यांच्या विरुद्ध खटला दाखल केला. राजा नेवाळकर यांनी घेतलेलं कर्ज समुहीत निर्दयी शासकांनी राणीच्या राज्याची तुतारी जप्त केली, राणी लक्ष्मीबाई चे वार्षिक उत्पन्नातून ते पैसे वजा करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे लक्ष्मीबाईंना झाशीच्या किल्ल्याला सोडून त्यांना रान महल मध्ये जावे लागले अशा या कठीण संकटाला राणी लक्ष्मीबाई घाबरल्या नाही आणि झाशी हे राज्य ब्रिटिश ताब्यात देणार नाही हा या आपल्या निर्णयावर ठाम राहिला महाराणी यांनी परिस्थितीत झाशी राज्य वाचवण्याच्या निर्णय घेतला आणि आपले राज्य वाचवण्यासाठी सैन्याची मदत घेतली. शूर राणीच्या संघर्षाची सुरुवात मै अपने जासी नही दूंगी या स्फूर्तीदायक उद्गाराने उत्तराने होते. सात MARCH अठराशे चौपन रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी झांसी मिळवण्यासाठी सरकारी राजपत्र जारी केले ज्यामध्ये झाशीला ब्रिटिश राज्याला सामावून घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या आदेशाचा भंग केला आणि त्या म्हणाल्या मै अपने जासी नही दूंगी त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्ते विरुद्ध बंडखोर तीव्र झाला यानंतर झाशीला वाचवणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाईंनी इतर काही राज्याच्या मदतीने सैन्य तारीख केले यात मोठ्या संख्येने लोक सभागी झाले होते तर या सैन्यात महिलांचा समावेश होता ज्यांना उद्योग करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते याखेरीस महाराणी लक्ष्मीबाईंचे सैन्य शस्त्रे कोलाम खान तोसकान खुदाबक्ष सुंदरमुंदर काशीबाई मोतीबाई, लाडबबो बक्षी, दिवाण रघुनाथ सिंग दिवाण जहागरसिंग आशे चौदाशे सैनिक होते.

लक्ष्मी बाई यांच्या स्वाधीन केली हॅलो

अं नमस्कार मी मोबाईल प्रतिनिधि बोलतोय काही आपली मदत करू शकतो हा नमस्कार सर सर मला कार्ड ना पोर्ट करायच आहे हो हो काय मदत हवी आहे आपल्याला करायच कक्षा साठी करायच आहे आपल्याला

लाईट लाईट गेली की रेंज जाती बरेचसे कारण आहेत आपल लोकेशन सांगू शकता का सर अहमदनगर जिल्हा श्रीवरध तालुका कुहेगाव ठीक आहे ठीक आहे लाइन वरती राह तुम्ही मी तपासून पाहतो

अं माफ करा सर आपल्या लोकेशन मध्ये यांच्या टावर च काम चालू आहे जरा सर त्यामुद आपल्याला रेंज चा प्रॉब्लेम येतंय लवकरच काम दुरुस्त होऊन आपले रेंज पुन्हा सुरडित होईल

तुम्ही मग आम्हाला कार्ड पोर्ट करून नाही देणार का मग कार्ड पोर्ट म्हणजे पोलिसी आहे सर पण तुम्ही आणि तुम्ही जर पोर्ट करत नसल तर आम्ही तुम्हाला ऑफर देऊ शकतो हा मग तस असेल काही तर आम्ही नाही करणार पण सर ऑफर देत नाही इकडे रेंज चा प्रॉब्लेम येतोय मग आम्ही एवढ्या दिवस तुमचे कस्टमर असून आमचा उपयोग काय नक्कीच सर नक्कीच अं तुम्ही किती दिवस पासूनचे कस्टमर आहे सर

तर एक मिंट लाइन वरती राह तुमची ऑफर चेक करून तुम्हाला लगेच सांगतो तर आपल्या साथी कसा ऑफर आहे जो एक महिन्याचा रिचार्जे दोनशेपणास रुपयाला दीड GB अनलिमिटेड कॉल टाइम भेटो तो आम्ही आपल्या साठी खास एकक्षेपन्नास रुपयाला देत आहो धन्यवाद अं चालेल न पण मग आता गरज नाही न करण्याची नाही सर नाही सर नक्कीच चार पाच दिवस मध्ये सुरडीत पणे येऊन रेंज जाईल आपल्याला क्लिअर होईल न सगळं

आणि ते तीच पण करायच होत आमच्या मिसेस च पण कार्ड पोर्ट करायच होत नक्कीच त्यांच कार्ड कोणत आहे कोणत्या कंपनीच आहे

हो हो नक्कीच नक्कीच होईल तुम्हाला त्या साठी आमच्या जवडच्या नजीकच्या केंद्रावर द्याव लागेल आणि त्या ठिकाणावरून आधार कार्ड अं PAN कार्ड दोन फोटो तुम्हाला ते कार्ड पोर्ट करून घ्याव लागेल समजा आम्ही डॉक्युमेंट पूर्ण घेऊन आलो तर किती दिवसात पोर्ट होईल

चोवीस तास काय डॉक्युमेंट काय काय सांगितले तुम्ही

अं त्या व्यक्तिच मतदान कार्ड लागेल दोन फोटो लागतील आणि प्रतकश्या व्यक्ति सुद्धा लागेल

हा हा हा ते पण आहे पण चालू शकत आधार साठी आमची पोलिसी केलेली आहे मी अगर ऑल इंडिया अजून कुठे पण तुम्ही आमच्याकड अडचण नाही येणार न काही नाही नाही काही अडचण नाही तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत अं लग्नाचा दाखला असेल तर तो दाखवू शकता तुम्ही आणि ते सेंटर कुठ आहे सर आपल अं आपल्या तुमच तर तालुक्या च्या ठिकाणी आहे तुमच तालुका आहे की गाव आहे आमच गाव आहे आणि तालुका जवळ आहे पंचवीस तीस किलोमीटर आहे साहेब अं ठीक आहे तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन ते करून घेऊ शकता अजून काही मदत हवी आहे सर आणि उद्या उद्या उद्या चालू ठेवता का अं नाही रविवार बंद राहते सर सोमवार ते शनिवार पर्यन्त आमच ऑफिस चालू राहते दहा ते सायंकडी पाच वाजे पर्यन्त आमची वेळ असते मग सोमवारी सोमवारी जमल का हो जमेल शासकीय सुट्टी च्या दिवशी बंद राहते सोमवारी सोमवारी येतो मग सोमवारी पण नाही जमेल सर नक्की होईल न जी गेल्याननंतर लगेच नाही तर मग ही कार्ड पण चालू असताना पोर्ट टाकल तर लवकर नाही झाल अडचण येत काम नये नाही नाही नक्कीच नक्कीच होईल

माझ्या मिसेसच झाल करून डॉक्युमेंट क्लिअर करून जाईल माझ जे चालू आहे तुम्ही मला जर फॅसिलिटी चांगल्या दिल्या तर मी तुमच्या कंपनीच ठेवील नाही तर मी नक्कीच नक्कीच सर आम्ही तुम्हाला प्रयत्न करू शंभर टक्के चांगल फॅसिलिटी देण्याचा अजून काही सुविधा हवी असेल तस संगा तुम्ही तुम्हाला सुविधा उपलब्ध करू शकतो काय आम्हाला नेट नेट चांगल चाल पाहिजे न

हो का सर आपल्या साठी एक अजून एक ऑफर आहे ते ऐकण्यास तुम्ही इच्छुक आहात का

अं आपल्याला वर्ष भर साठी चा प्लॅन अं दोन GB प्रती दिनाचा प्लॅन अनलिमिटेड पर चा प्लॅन हा अडीच हजार रुपया चा प्लॅन आपल्याला मी कंपनी मार्फत अकरक्षे रुपयाला भेटत आहे अकरक्षे रुपयात काही काही जास्त होत नाहीत अकरक्षे रुपये नाही बरोबर आहे तस त्याची मार्केट व्हॅल्यू अडीच हजार रुपये आहे किती दिवस साठी मनले तुम्ही नंतर जरा आला एक वर्ष साठी तुम्ही दिले पुन्हा उदय भविष्यात काही प्रॉब्लम आला नाही रेंज आली नाही चाल तर अकरक्षे रुपये देऊन गुटलो न पुन्हा नाही नाही सर शंभर टक्के तुम्हाला सेवा देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू

शंभर टक्के प्रयत्न राहील सर तुमी त्याची काडजि करू नका अहो आस प्रत्येक वेळिस झाल तुमच नाही होत फोन केलाय मी नाही नाही चार पाच दिवस मध्ये होऊन जाईल थोड लाईनच काम चालू आहे त्यामूळे दिरंगाई होते त्याबदल माफ करा तुम्ही वाटलच तर पुन्हा एकदा विचारून करून पाहा मी होल्ड करतो फोन

हा लाईनला पाहतो मी प्रॉब्लेम नेट फिक्स किती दिवसात होते ते लाईनवरती राहा तुम्ही माफ करा सर लाईनवरती ठेवल्या बद्दल अं लवकरच त्या प्रॉब्लेम च सोलुशन होऊन जाईल सर चार ते पाच दिवस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह अनही तुम्हाला पूर्णपणे अं

ठीक आहे सर तुमच ऐकतोय मी माझ कार्ड पण पोर्ट करत नाही विशेष म्हणजे माझ्या मिसेस च पण कार्ड तुमच्या कंपनी घेऊन येतोय हो नक्की नक्की त्यांना सुद्धा आपण कॉन्व्हर्ट केल्या बद्दल आपण त्यांना सुद्धा दोन महिन्याचा बॅलन्स फ्री देऊ दीड GB प्रती दिन अं अनलिमिटेड त्याला नंबर सांगला साहेब किती चांगल संगता साहेब तुम्ही हो नक्कीच मला तुमचा नंबर तुम्ही SMS करून ठेवा मी तपासून पाहतो आणि तुम्हाला सांगतो SMS करू का आता सांगलयावर नाही जामेल का हो नाही SMS करुन सांगा डायरेक्ट आम्हाला तेवढ ते काय असत ते काय फॅसिलिटी देसाल हो हो नक्कीच नक्कीच अजून काही सुविधा हवी आहे आपल्याला सर नाही यांचा एवढा प्रॉब्लेम आहे फक्त व्यवस्तीत चाल पाहिजे का प्रॉब्लेम आहे नाही यांचा

हा सर ते एक होत न सर मेसेज पॅक कस येत मेसेज पॅक पण

पहिल अंशी रुपये कीव पन्नास रुपयाचा SMS पॅक यायचा हो नाही व्हाट्सअँप वर मेसेज टाकण्या पेक्षा SMS टाकल तरी होते नाही अनलिमिटेड अनलिमिटेड पॅक मध्ये आपल्याला SMS पॅक मिडून जाईल ते किती रुपयात असाल तो तीनशे रुपयाला पण ऑफर मध्ये तुम्ही आता हजार रूपयाच्या महिन्यात वर्ष भर साठी घेतल तर तुम्हाला मिडून जाईल अनलिमिटेड अनलिमिटेड दिवस भर कितीही मेसेज करा नाही नाही तुम्हाला ते एक महिन्याला शंभर मेसेज आस लिहून येतंय

तेच विचारतोय सेपरेट SMS पॅक कितीला आहे तीनशे रुपयाला लागतील

धन्यवाद अजून काही सुविधा हवी आहे का सर आपल्याला नाही जेवढे माझे प्रश्न होते तेवढे विचारले आपल्याकडून उलट आपल्या च्या सुविधा असतील तर मला सांगा हो सर नक्कीच सर आमच्या कंपनी चा स्मार्टफोन सुद्धा येतोय आपण इच्छुक आहात का सर त्याबादल माहिती दिली असती हम्म माहिती सांगा न सर आम्हाला जर परवडला तर आम्ही घेऊ

पाच हजार मिलि MPH ची बॅटरी आहे आणि अं चांगली स्क्रीन राहील मोठी ठीक आहे न त्याचे त्याची प्राईझ मात्र पाच हजार रुपये आहे आणि ते ऑनलाइन देणार तुम्ही का आम्हाला तुमच्या इथ याव लागल ऑफिस वर वगेरे तर ऑनलाइनआमच्या पोर्टल वरती जाऊन जर तुम्ही मोबाईल स्मार्टफोन बुक केला त तुम्हाला तो घरपोच होईल यांच्या सेवा केंद्र आहे तित तुम्ही भेट दिली तर त्या त सुद्ध तुम्ही घेऊ शकता हो का आणि एक एक सिमकार्ड भेटेल तुम्हाला पाच हजार रुपयात अं त्यात तुम्हाला सहा महिण्याच बॅलन्स मोफत भेटेल पाच हजार रुपयात

अजून काही सुविधा हवी आहे का सर तुम्हाला

हो हो सर नक्की नक्कीच हा आमचा कस्टमर केअर नंबर आहे कधीही फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न चे उत्तर देण्यासाठी आम्ही बंदिल आहोत धन्यवाद धन्यवाद सर

हो तर सांगा न यांच्या साठी जर फहायद्या असाल तर आम्ही जाणून घ्यायला काही अडचनस नाही आम्हाला नक्कीच नक्कीच तुमच्या घरात प्रतिनिधि किती आहेत सगडे आमच्या घरात सहा प्रतिनिधि सहा प्रतिनिधि आहेत का तुम्ही जर तुमच्या घरातल्या सर्व प्रतिनिधि चे कार्ड जर आपल्या कंपनी केले

तर आम्ही तुमच्या साठी फॅमिलीसाठी आमच्या पोलिसी कडून फ्री देतोय

हो हो चार लाखा पर्यन्तची हेल्थ पोलिसी मोफत आहे आमच्या कंपनी मार्फत

ती पाच वर्षा साठी आहे ती

ते आजार साठी राहणार फॅमिलीसाठी चार लाख की एका व्यक्ति साथी चार लाख रुपये कस राहणार पूर्ण फॅमिलीसाठी राहणार फॅमिलीला कोणालाही होऊ द्या आजारी होऊ द्या अं काही होऊ द्या चार लाख पर्यन्त तुम्हाला अं सवलत भेटून जाईल तुम्हाला काही पैसे वागेरे भरावे लागतील का आम्हाला

कार्ड आमचे SIM कार्ड घ्यायचे तुम्ही प्रत्येकाने अं त्या SIM चे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे तुम्हाला OTP येईल ते OTP टाकून तुम्ही SIM ऍक्टिव्हेट करून घेऊ शकता किती दिवसात होऊ शकते ते ते आता तुम्ही अं लवकरच ही चालू झालेली स्कीम तुम्ही लवकरच अं सवलतीचा फायदा घ्या कारण ती सवलत मर्यादित कालावधी साठी उपलब्ध आहे डॉक्युमेंट्स तितस जमा करावे ऑफिसला तुमच्या हो हो आधार कार्ड लागेल तित प्रत्येक व्यक्तीचे फोटो लागतील

हो व्यक्ति सुद्धा लागेल न आधार कार्ड आणि थंबसाठी

फक्त एकाच अट आहे की तुमच्या च घ्यावे लागेल

चार कार्ड सर हो हो सांगू शकता

तुमच्या घरा मध्ये सदस्य किती आहेत सांगू शकता का

हो सर मग नक्कीच तुम्हाला सांदीचा फायदा मिडेल तुम्ही नक्कीच अं वयाची अट आहे न सर त्याचात ST अं पहासस्त खाली पाहिजे आठरच्या वर्षाच्या पुडे पाहिजे काय ते हम्म तर पोलिसी मेडिकल पोलिसी म्हटले न तुम्ही चेकअप करून घेणार का हो सर हो सर नक्कीच चेकअप केल जाईल त्याची कडजि नसावी अजून काही माहिती हवी आहे का आपल्याला हा हे एक दोन दिवसात तुम्हाला सगडे डॉक्युमेंट जमा करून काही अडचण आली तर तुम्हाला कॉल करतो

आपला दिन शुभ राहो धन्यवाद सर एवढी माहिती दिल्या बद्दल तुमची भी मनापासून धन्यवाद

मानवाच्या हस्तक्षेपामुळे, पर्यावरणाचे अतिशय नुकसान झालेले आहे, त्यामुळे पाणी, हवा, दोन्ही आणि मुद्रा प्रदूषण अशा काही समस्या निर्माण झाल्या आहेत, यापैकी जल प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर मानली जाते